घर बांधणे सुरू आहे समोर पोर्च आहे पाण्याची टाकी आहे.

बाजूलाच एक पायदान आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू आहेत.

आमश्या सुरो आणि त्यांनी बाजूलाच एक काय तरी पान प्ल --